नमस्कार माझे नाव रितेश भोपे आणि आज माझा विषय आहे सुरत लुटीचा प्रथम विचार चला तर आपण विषयाकडे वाळूया संध्याकाळी राजे जिजबाईंच्या भेटीला गेले असता जिजबाईंनी विचारले राजे उद्याची मोहिम महाबतखानाच्या मदतीसाठी आखलीत? कुणी सांगितले मोरोपंत म्हणत होते एवढ्या लवकर आमचे बेत जाहीर होतात माँ साहेब चला माँ साहेब थोडे बोलायचे आहे आमच्या महाली जावू राजे जिजाबाई सह महालात आले राजांनी महादेवाला महाला बाहेर उभे केले राजे म्हणाले माँ साहेब हा खर्चाचा ताण आता सहन करणे सहन करणे अशक्य आहे शास्ताखानाने जी प्रजा बेघरदार केली त्या प्रजेला दिलासा देऊन ती माणसे जमायला हवीत याला प्रचंड पैसा लागणार पण आणणार कुठून ती विहीर आम्ही हुडकली आहे अगणित संपत्तीने ती काठोकाठ भरली आहे तो गाळ उपासण्या करिताच आम्ही जात आहोत काय सांगता नीट बोला ना माँ साहेब सुरतेवर स्वारी करणार आहोत सुरत? हो, सुरत म्हणजे मुघलांची दुभती गाय आहे लक्षावधी रूपये नुसते कर रूपाने मुघलांना मिळतात मक्केच्या हाजची तीच वाट जी सुरत वरून आमी आमची नुकसानभरपाई करायचे ठरवले आहे पण राजे पुरा मुघली मुलुख केवढा लांब पल्ला गेले चार महिने आमचे शेकडो नजर बाज इथून सुरते पर्यंत पसरले आहेत मुघलांच्या भर मुलखात वसलेली सुरत निर्भय पणे माळावर वसलेली आहे तिला तट नाही शिबंदी नाही मोघली राज्याचा वेढ्यात सुरक्षित असलेली सुरत खास उद्यानांत वावरणाऱ्या निर्भय राजपुत्री सारखी नांदते आहे शत्रूचे भय तिच्या स्वप्नात ही नाही पण कोणी अडवले तर कोणी येणार नाही शहाजादा मूअज्जम औरंगाबादेला आमच्या स्वारीला तोंड देण्याची तयारी करत आहे तशी आम्ही उठवली आहे गोव्यावरच्या आमच्या स्वारीच्या बातमीने पोर्तुगीज भ्याले आहेत अदिलशाही आपला मुलुख सावरण्या साठी जागृत होऊन बसली आहे आणि खुद्द मोगलांच्या मदतीला आम्ही ईमानी

त्यांचा वर किती देखील अविश्वास गैर समज होतोय माँ साहेब अविश्वास नव्हे ही सुरक्षितता आमच्या नजरबाजांना आमचे हेतू कळतात आज खुद्द सुरतेत आमचे नजरबाज हिंडत आहेत आमची वाट पाहत आहेत आमची संगमेश्वरी जहाजे आज सुरतेच्या आसपास जाण्याची तयारी करीत आहेत मोहिमेचा अंदाज चुकला तर यश कसे मिळेल उलट एकट्याने आपल्या सर्व जवाबदारीवर मोहीम आखताना त्याच्या मनावर किती ताण पडतो हे आम्हीच जाणतो जीवाला जीव देणारी हजारो माणसे आमचा शब्दांवर प्रेमाने बाहेर पडतात त्यांच्या जबाबदारीने जीव वारेमोल बनतो जिजाबाई उठल्या राजांना म्हणाल्या जीवाला सांभाळा मोहीम फत्ते करून माघारी सुखरुप या, माँ साहेब आम्ही हे यश असे मिळवू कि याला तोड राहणार नाही मुघली फौजांच्या चार मोहिमांचा खर्च या एका मोहिमेत मिळवू जेव्हा आम्ही परत येऊ तेंव्हा आणलेल्या अगणित संपत्तीने साऱ्यांचे डोळे दिपून जातील आमची ताकद शतपटीने वाढेल माँ साहेब आमचे स्वागत करतानाचा तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आज ही आम्ही पहात आहोत जिजाबाईंनी शिवबाच्या पाठीवर हात ठेवला दोघेही महाला बाहेर आले महादेव उभा होता जिजाबाईंनी विचारले

शिंगांचे आवाज होऊ लागले राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला भल्या थंड वेळी राजे सर्वांसह गड उतरले राजांची आठ हजार फौज दौडू लागली राजांनी आपल्या फौजे निशी सरळ त्रम त्र्यंबकेश्वर गाठले तिथे देव दर्शन करून राजे पुढे निघाले ठायी ठायी वाटाडे आडवे येत होते पुढची वाट दाखवत होते जवहार मार्गे राजे सूरत कडे कूच करत होते दिवसा रानात विश्रांती आणि रात्रीचा प्रवास या मुळे राजांच्या मजलीची कुणाला नोंद ही झाली नाही तापी नदीच्या दक्षिण तीरावर सुरतीचा टुमदार किल्ला वसला होता किल्ला आकाराने लहान असला तरी त्याची तटबंदी भक्कम होती किल्ल्याला लागून पसरलेले सूरत शहर मात्र अगदी मोकळ्या मैदानावर वसले होते दोन कोस लांब रुंद पसरलेल्या त्या शहराला तटबंदी नव्हती खंदक नव्हते शहराच्या चार सुरेख वेशी होत्या पण त्यांचा उपयोग रक्षणा पेक्षा शोभे करिताच होता कधी काळी मारलेल्या खंदकांची काही ठिकाणे खळग्यांच्या रूपाने निशाणी दिसत होते पण ते खळगे कोरडे पडले होते

औरंगजेबाला सुरतेच्या नुसत्या कारचे दहा लाख रुपये वर्षाला मिळत साऱ्या देशाचे व्यापार व्यापार केंद्र म्हणून सुरतेचा लौकिक होता इंग्रज वलंदेज हाबसाण तुर्क योक लोक याच बंदरातून व्यापार करीत असत नाना देशांच्या नाना वेशांच्या या लोकांनी शहराला शोभा आणली होती मुघलांचा सरदार

सुरते वर लक्ष ठेवीत होता सुरते पासून समुद्र थोडा दूर होता छोटी गलबते स्वाली च्या गोदी पर्यन्त येऊ शकत होती तेथून सुरतेत नाना देशींचा माल आणला जाई आणि हिंदुस्थानचा माल बाहेर जाई शहराला लागून असलेल्या नदी काठावर सुरतेच्या धनाढ्य व्यापऱ्यांकडे गाडे उभे होते गावचे रस्ते वेडीवाकडी

वलंदाजांच्या आणि इंग्रजांच्या दोन वखारी आपला वेगळा घाट मिरवीत शहरात नजरेत भरत होत्या सुरतेच्या वरदानपुरीच्या वेशीचे चौकीदार सकाळच्या थंडीत कोवळ्या उन्हावर

धावपळ दिसत नव्हती जकात घरा कडे नेहमी जागरूकता असे सुरतेत येणार व बाहेर जाणारा माल मोगली अधिकाऱ्यां कडून कसून तपासला जाई जकात न नाक्या समोर उभा असलेला मोमीन वाकडा चेहरा करून उभा होता एक पहारेकरी म्हणाला क्युँ मोमीन खडा क्युँ मोमीन म्हणाला आज काम मिळेल असे दिसत नाही अरे दरोज काम कुठले आज सगळा थंड कारभार आहे गोदीवर जा कालच जाऊन आलो पण गोदीत एक गलबत नाही पोट भराय साठी मुलुख सोडून आलो पण नशिबात उपास, काम मिळणार कसे पहारेकरी हसले मोमीन सावकाश बोलला सुरतेच्या इंग्रजांच्या वखारी जवळ असलेल्या छपरी बाहेर बाबूल घोड्याला नाल मारीत होता बाबूल तसाच पोटा पाण्याचा धंदा शोधीत सुरतेत पाच महिन्यां पूर्वी आला होता साहेबांनी त्याच्या कामावर खुश होऊन त्याला वखारी जवळ छपरी घालून दिली होती बाबूल जनावराला नाल ठोकित होता मोत्तद्दार आणि दोघे शेजारी उभे होते त्याच वेळी रस्त्यांवर टाचांचा खडखडात ऐकू आला बाबूलने वळून पहिले वाखारीतून घोड्यांचा चौकडा बाहेर पडत होता ऑकझेंडण ऑकझेंडण साहेब चौकड्यात बसला होता चौकड्या मागे तांबडा गणवेश केलेले दोन सेवक उभे होते गाडीवरच्या खिळयावर चांदीचे पत्रे मढविले होते साहेब येताना पाहून बाबूल हातचे काम टाकून उभा राहीला गाडी सामोरी येताच त्याने सलाम केला साहेब हसला आणि गाडी पुढे गेली मोत्तद्दार म्हणाला अरे बाबूल लवकर अटपना जनावर अवघडले झालेच की एकच नाळ राहीला म्हणत बाबूल कामाला लागला मोत्तद्दाराने विचारले अरे बाबूल इथे एक भिकारी होता तो कुठे गेला बाबूलने चमकून वर पहिले आणि विचारले कोणता अरे तो इथे तुझ्या छपरी समोर भीक मागत बसायचा तो फाटके गलीच्छ कपडे घातलेला

तर साला माझेच नाळ चोरू लागला मोत्तद्दार हसला तो भिकारी चार महिन्यात साऱ्यांच्या परिचयाला परिचयाचा झाला होता साऱ्या शहरभर दिसायचा अलिकडे कुठे त्याचे दर्शन झाले नव्हते शेवटचा नाल ठोकत बाबूल ने मान वर केली त्या उमद्या ऊंच्यापुऱ्या अबलख घोड्या कडे पाहत बाबूल म्हणाला भारी उमदे जनावर सुरतेत जनावर पाळावे तर सुभेदार साहेबांनीच मोत्तद्दार म्हणाला मालिकांचा खरा शौक एवढाच एक अस्सल अरबी जात आहे

तुला का चौकशी मोत्तद्दाराने विचारले तुम्हाला काय राजे तुम्ही माझे पोट त्यावर आहे दादा गलबत आले की माल उतरायला आणि न्यायला गडबड सुरू होते ना मगच घोड्यांच्या नालांची चौकशी होते मोत्तद्दार हसला बाबूल खरे आहे तुझे पण राजा आज एकही गलबत नाही आणि दोन दिवसात येणार ही नाही मी पहाटेच गोदीवर जाऊन आलो जातो मी आणि पैसे मोत्तद्दारने एकदम रूप बदलले सांतपून तो म्हणाला भिकारड्या भीक मागत होतास ते अन्नाला लागलास आणि सुभेदारांच्या खास घोड्याचे पैसे मागण्या पर्यन्त मजल गेली सुभेदारांच्या कानावर घालून बाबूलने चटकन कान पकडले चूक झाली मालक परत नाही विचारणार मोत्तद्दार आणि हुजरे घोड्यासह निघून गेले बाबूल चार दिवसांची आपली दाढी खाजवीत कट्ट्यावर बसून राहिला नाना तऱ्हेचे कपडे केलेले नाना देशींचे लोक रस्त्याने जात होते कुणी पालखीतून तर कुणी घोड्यां वरून जात होते त्यात फिरंगी वलंदेज गुजराथी सिद्धी अरब असे अनेक लोक होते अंगावर पडलेल्या सावली मुळे बाबूलने मान वर केली डोकीला चपटे पागोटे बांधलेला थकलेला रामशरण उभा होता काय रामशरण बाबूल तुझे ठीक पण दिल्या घरची नोकरी करून जीव नकोसा झालाय कारे आरे बाबा चिडणारा बैल बघून देखील डोके फिरते डोके मी फिरतो रामशरण ने इकडे तिकडे पहिले आणि तो म्हणाला विरजी व्होराच्या गलबताचा माल तयार झाला आहे दोनतीन दिवसात गलबत येईल असे म्हणत होते बाबूल जातो नाहीतर मालक परत शिव्या द्यायचा रामशरण गेला बाबूल इंग्रजांच्या वाखारीतून चक्कर मारून आला दोन प्रहरच्या वेळी सुरेतेच्या शांत रस्त्या वरून दोन स्वार भरधाव भरधाव वेगाने सुभेदराच्या हवेली कडे जाताना दिसले सुभेदार इनायत खान गोड झोपेच्या आधीन झाला होता त्याला जागे करण्यात आले झोप मोड झाल्यामुळे त्रस्त झालेला इनायत खान महालात गेला जुगाड जासुसानी मुजरे केले लोडाला टेकून बसत जांभई देत इनायत खानने विचारले काय झाले हुजूर शिवाजी गणदेवीत आला आहे भारी फौज बरोबर आहे इनायत खानची झोप उडाली शिवा गणदेवी अवघ्या सोळा कोसां वर नामुमकीन इनायत हासला म्हणाला बेवकुफ शिवाजी मोंघली मुलूखात इथवर येईलच कसा तुमने खुद देखा है नाही हुजूर पण गणदेवीत एकच पळापळ सुरू झाली ती पहिली आणि वर्दी द्यायला पुढे आलो बिलकुल गंवार शिवाजी एवढ्या फौजे निशी आला असता तर मोंघली मुलूखाने कूणी सोडल असत त्याला फिर ऐसी हवाई ख़बरें लाने की हिम्मत ना करना जासुद बाहेर गेले आणि शिवाजीची कुणकुण लोकांत पसरू लागली सायंकाळी दुसरी बातमी येऊन धडकली शिवाजी सुरते पासून अवघ्या अडीच कोसान वरच्या उधान्याला आला इनायत खान विचारात पडला पाठोपाठ आणखी एक स्वार सुरतेत येऊन दाखल झाला त्याने इनायत खानला बातमी दिली हुजूर कोणीतरी मोठा सरदार मोंघली फौजांना हुकूमत करण्या साठी अहमद अहमदाबादेला जात आहे इनायत खान त्या बातमीने खुश झाला पण शहरात चिंतेचे वातावरण पसरले होते शहरात ठीक ठिक वर लोक जमून कुजबूज होते खुद्द इंग्रज व वलंदेज प्रतिनिधि इनायत खाना कडे आले त्यांनी शहर सोडून स्वाली च्या गोदी वर जाण्याची आज्ञा मागितली इनायत खान म्हणाला एरवी व्यापार करायला कर देता आणि संकट आले

सुनाना नाही चाहते इनायत खान हसला शिवाजी आलेला नाही आमच्या कडे खास बातमी आली आहे मौघाल फौजेचा मराठा सरदार आपली फौज घेऊन अहमंदाबादेला जात आहे फिकर की कोई जरूरत नहीं इनायत खानाने आपला जासुद उधान्या कडे पिटाळला त्याने आलेल्या मराठा सरदाराला निरोप पाठविला

सुभेदरा कडून बाहेर पडलेल्या इंग्रज प्रेसिडेंटानी व वलंदेज प्रमुखांनी विचार विनिमय केला आपले दोन जासुस उधान्याला खरी परिस्थिती पाहाण्यासाठी पाठविले आणि सुरक्षितता म्हणून इंग्रज व वलंदेज वाखारीतील बायका मुले स्वालीच्या गोदी वर पाठवून दिली रात्री वलंदेजांनी पाठविलेले हेर परत आले इनायत खानाने पाठविलेला जासुद गिरफ्तार केला गेला होता पण चौकशी करून त्यालाही सोडून देण्यात आले आलेला सरदार दूसरा कोणी नसून खुद्द शिवाजी आहे ही हेरांची खात्री होती कारण राजापूरच्या हल्ल्याच्या वेळी दोघांनीही शिवाजीला पहिले होते आता कोणालाच शंका राहिली नव्हती

तुमचा जासुद शिवाजीने गिरफ्तार केला आहे शिवाजीच आलेला आहे याची आम्हाला खात्री आहे तुमच्या वाखारीचे व शहराचे रक्षण करणे तुमचे कर्तव्य आहे वेळ फार थोडा आहे इंग्रजांचे ते थंड पणाचे भाषण ऐकून इनायत खानाच्या दाढी वरचा हात सुटला खरंच शिवाजी आला तिघे विचार करीत असताच घोड्याच्या टापांचा आवाज आला

खानाने पत्र उघडले त्याचे हात थरथरत होते पत्रात लिहिले होते उद्या दुपारी सूर्य मस्तकावर येण्याच्या आधी शिवाजी राजे सुरतेत पोहचत आहेत तेव्हा तुम्ही स्वतः आणि शहरातले धनाढ्य व्यापारी बरजी बोहरा हाजी कासम आणि हाजी सय्यद बेग यांनी राजांना भेटून खंडणी निश्चित करून घ्यावी नाहीतर शहारा वर आग आणि तलवार चालवेल इंग्रजानी व वलंदेजानी एक वेळ तिरस्काराने इनायत खाना कडे पहिले आणि ते आपल्या वखारी कडे निघून गेले संभाषण नाही इथे मी आपला अध्याय पूर्ण करतो आणि आपण पुढच्या भागात भेटूया हॅलो हाय हाय मम्मी. आज कसं तुम्ही आज आठवण केलं मला?

हो मला चलायचं तर आहे. पण कसं आहे आता माझे टेन मी आता सध्या नाही चलू शकत कारण माझी ट्युशन ची जी माझी जी कोचिंग क्लासेसआहेत त्याची ट्रिप आता जाणार आहे. कारण यावर्षी आमची फेअरवेल नाही झाली. तर आमचे तिथं कसं थोडे स्टे ओव्हर आहे. तर आमची ट्रिप राहणार आहे बाहेरच्या लाईट हाऊस वॉटर पार्क मधे. कारण, आता आमच्या टेंथ मधे कसं कोर्स चेंज झाल्यामुळे ते आता सर ची माझी जे कोचिंग क्लासेस मधले सर होते त्यांनी खूप जास्त स्ट्रगल केली. यावेळेस जास्त मेहनत झाली. यावेळेस आमची फेअरवेल वगैरे सर कॅन्सल केली होती कारण यावर्षीचा कोर्स फुल होता. आणि त्याच्या प्रिपरेशन ला जास्त टाइम लागत होता म्हणून. पण, आता आमची टेंथची एक्साम खतम झाली आहे. आता आमची ते फेअरवेल झाली ट्युशन मधे. आणखी आम आता आमची ट्रिप जाणार आहे फिफ्टीन एप्रिल ला. फिफ्टीन एप्रिलला लाईट हाऊस वॉटर पार्क जाणार आहे. अच्छा.

हो आता सहलीला तर जायचंच आहे. पण ते स आम्ही जिकडे जाणार आहोत लाईट हाऊस वॉटर पार्क तिकडे म्हणजे खूप नागपूरच्या मी नी ऐकलंय की ते नागपूरचं सगळ्यात मोठं वॉटर पार्क आहे. आणखी नागपूरच्याच एक वॉटर पार्क मधे अह खूप खुपसाऱ्या राईडस, ऍडव्हेंचर पार्क, थिम पार्क वगैरे आहे असं मीनी ऐकलंय. तर तिकडे त्यांच्याकडून फूड सप्लाय पण होतं. असं मला, ऐकण्यात आणि फॅसीलीटीज मधे कसं म्हणजे समोरून एक मोठा यात लाईट हाऊस वॉटर पार्क एक मोठं याच्यात गेट आहे. त्याला त्याचं तर तो, त्यातच बनलाय पण त्याला पाहून वाटते की वूडनच्या कोणत्या जंगलमधून आणलेला आहे. म्हणजे ते थिम जंगल वॉटर जंगल बुकची त्याची थिम आहे. त्या वॉटरपार्क ची जे ज्या प्रकारचं डिझाईन झालेलं आहे. आणि गेट मधून आपण एंटर करतो तर तिकडे ते आपल्या हातावर स्कॅन बारकोड चिपकवत्यात. आणखी त्यांना अंदर जाऊन मग आपल्या हिशोबानं किती क्वांटिटी आहे किती नाही त्या हिशोबानं आपल्याला कॉस्च्युम फॅसिलिटी देतात. जाऊन म्हणजे कसं तिकडे कॉस्च्युम चेंज करावे लागतात ना स्विमिन्ग पूलआहे. तिकडे आपल्याला एन्जॉय करायचे राहते. त्यांच्या स्विमिन्ग पूल मधे स्विमिन्ग पूलखूप मोठा आहे आणि थोडा खोलही आहे. कारण म्हणजे असा खोल नाही आहे. जिकडे राइड्स आहे राइड्स च्या खाल राइड्स च्या समोरच्या साईड ने जिकडून आपण राइड्स वरून वॉटर पाणी मधे जातो त्या ने थोड साईड खोल आहे. कारण कसं, स्विमिन्ग खोल राहील तर मुलांना वाटेल की ते मग वॉटर पार्क थोडं चांगलं न मोठं आहे पहा. आणि तिकडं राइड्स खूप मोठ्यामोठ्या मोठ्यामोठ्या आहेत. जसं कि स्लाईडस आहे, मग वॉटर वेव्ह आहे. आणखी तिकडून बोटिंग आहे. बनाना बोटिंग आहे. आणि खुपसारे फॅसिलीटीज आहेत. त्याच त्याच आम्ही वीकेंडमधे जाणार आहोत तर वीकेंडमधे कसं तिकडे रेन डान्स चालू असतात. रेन डान्स DJ तर त्यांचं स समोर कँटीन पण आहे. त्यांच्या कँटीन मधे कसं जसं की आपल्याला तसं तर पैसे देणं पडते.

स्टुडंट्स वगैरे साठी कसं तिकडे लंच प्लेट आहे. तसं तर हा अह वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या आयटमची अह पैसे अलग अलग आहे. त्याचे, कॉस्ट अलग अलग आहे. पण आम्ही स्टुडंट्स वगैरांसाठी अह त्यांच्या साठी मिल, लंच प्लेट आहे. ज्याच्यामधे नॉर्मल घ, घर टाईप जेवणच भेटतात पण त्याच्यात ते एक दोन-तीन वस्तू ऍड करून देतात. जसं की त्यांच्या डेझर्ट ऍड करून देतात. कोणती एक्सट्रा स्वीट ऍड करून देतात. त्याचसोबत ते जेवण अह चालू जेवणामधे आईसक्रीम किंवा कोल्ड ड्रिंक आणि त्यांच्यासोबत ते थोडी एक्सट्रा एक्सट्रा अह फास्ट फूड पण देत राहतात म्हणजे कसं त्यांचे प्लेटर थोड्या वेग वेगळ्या टाईप च्या आणि थोड्या चांगल्या राहतात. युनिक आणि एकदम चांगलं असतं. तर त्या प्लेटरच्या अलावा तिथे त्या प्लेटर जास्त नाही वापरू शकत. अच्छा मी नी ऐकलंय की हंड्रेड हंड्रेड या वन फिफ्टी रुपीस च्या आहे असं मला वाटतं. त्या प्लेटरचा कॉस्ट पण ते कसं स्टुडंट लोकांचं सांगतात तर ते त्यांच्यामधेच, मग स्टुडंट्सला अड्जस्ट करून घेतात. अच्छा. बरोबर आहे बरोबर आहे. पण आता उलट तुम्ही पिकनिक लाच जाणार तर ते सर सर च नेणार ना तुम्हाला. आणि, एखादी बस वगैरे करूनही तर किती मुलं आहेत? किती मुली आहेत? याबद्दल काही माहिती आहे तुला?

सर चे फॅमिली मेम्बर्स वगैरे पण आमच्यासोबत येणार आहेत. अन स्टुडंट्स जे मी पाहिली आहेत ते आम्ही कसं एट नाईन टेन चं क्लासची मुलं तर आम्ही थोडं भरपूर असे जाणार.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 पण कुण कण कोणत्या कोणत्या स्टुडंट्सचं टायमर कमी होते. अह हे होते कोणते कोणते स्टुडंट्स टायमेवर नाही येऊ शकत. तर त्यांचं काही कारणामुळेच त्यांचा प्रॉब्लेम येते. तर म्हणून मला वाटतंय की आमचे सिक्सटी पर्यंत स्टुडंट जे आमचे ते फिफ्टी, सिक्सटी च्या ह्या ह्या बिटवीन मधे असतील. कारण आमचे आम्ही प्रायव्हेट बसनेच जाणार आहोत. न आता आमची त्यांची एक्साम संपली आहे. आमचा आज आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची ट्रिप जाणार आहे. तर कोणते स्टुडंट जो आपला गावामधे जाते जाते कोण नाही तर कोणते स्टुडंट कोणते स्टुडंट आपला मामाच्या गावामधे मामाच्या घरी आपला आत्याच्या घरी आपला गावाला नाहीतर कुठे दुसऱ्या शहरामधे फिरायला वगैरे जात असतात. उन्हाळ्यामधे पण कसं कोणी फिरायला जातात, कोणी बाहेर राहायला जातात, कोणी आपल्या शेजाऱ्यांकडे राहायला जातात. म्हणजे त्यामुळे कसं खुपसारे स्टुडंट आता अव्हेलेबल नसतात म्हणून आता, त्या हिशोबाने तर आमचे शंभर शंभर दीडशे च्या अह दीडशे स्टुडंट तर आमच्या कोचिंग क्लासेस मधे येतील. तीन क्लासेसचे मिळून पण,

काहीजणं स्वतःची सर ची आमची सर सोबत सरची फॅमिली पण राहणार. त्यांच्यामुळं त्यांचा मुलगा राहणार, त्यांचे भाऊ राहणार, त्यांची ताई वगैरे वगैरे. आणखी आम्ही आम्ही ना ट्रॅव्हल करून जाणार आहोत. म्हणजे मोठे एकच ट्रॅव्हल बस करून असे ज्याच्यामधे सगळं राहू शकलं पाहिजे. आम्ही तिकडे आपला हा बनवणार आहोत. आम्ही तिकडून जाऊन पहिले आम्ही एका मंदिरमध्ये जाणार आहोत जायच्या आधी. रस्त्यामधे आम्ही मंदिरमध्ये दर्शन घेऊन जाता जाता मग दर्शन घेऊन आम्ही वॉटर पार्क जाऊ न तिकडे आम्ही एन्जॉय करू. अच्छा अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुमचे गुरुजी तुमचे ट्युशन चे सर तुमच्यासोबत येणार. मग बाकीच्या म्हणजे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना म्हणजे तेवढी चिंता करण्याची काहीही गरज नाही आहे. कारण जर तुम्ही मुलं मुलं जर गेले असता तर आईवडिलांना फारच टेन्शन येतं ना की मुलं, एकटे गेले आहेत. आणि बरोबर वेळेवर पोहोचतील की नाही. घरी परत बरोबर येती येईल की नाही. या सगळ्या गोष्टींची काळजी म्हणजे आईवडिलांना असते. आणि मुलांसोबत जर अह ट्युशन चे सर, मॅडम राहतील तर आईवडिलांचं तेवढं टेन्शन म्हणजे कमी होऊन जातं. की आपली मुलं सुरक्षित आहेत. आणि सर, मॅडम सुद्धा

जे जे तुला म्हणजे आवडतात ते ते पदार्थ मी तुला करून देऊ शकते. किंवा, तुम्ही म्हणजे, प्लॅन ठरवा की कोणाकोणाला काय काय न्यायाचे आहेत ते ते पदार्थ सगळे प्रत्येक विद्यार्थी आपापल्या घरून म्हणजे बनवून आणू शकतात. आणि जरी तिथे तुम्हाला जेवणाचं मिळालंही, तरी जसं तुम्ही बसमधे जाल तर बसमधे काही ना काही म्हणजे खायला पाहिजेच मुलांना. अह खेळण्याचं वा म्हणजे बसमधे तुम्ही अह अंताक्षरी खेळू शकता. किंवा गाण्याची भेंडी असं तसं म्हणजे काहीही तुम्ही म्हणजे खेळू शकता. आणि टाईमपास होण्यासाठी म्हणजे बस मधे तर काही ना काही खायला हवंच. नाही का? हो तसं तर आम्हाला पाहिजे. आणि माझे फ्रेंड्स की घरून आपण काही ना बनवून आणूया वगैरे काय फास्टफूडआणूया. वेफर्स आणूया. त्या, त्या वर अह आमची गोष्ट झाली होती. आम्ही खुपसारे स्टुडन्ट लोकं काही नवीन नवीन वस्तू घेणार आहेत ट्रिप मधे घालायसाठी. ट्रिप मधेच लोकं आम्हाला दाखवायसाठी. तिकडे जाऊन कसं आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत. म्हणून आम्ही आमची बस मधे वगैरे आम्ही अंताक्षरी वगैरे तर ते म्हणणार आहेत. त्यासोबत आम्ही रेडिओ मधे मोठा स्पीकर मधे गाणी लावणार आहोत. आम्हीडान्स वगैरे करू. आम्ही एकमेकांसोबत फिरू वगैरे असं म्हणजे खूप काय काय होणार. मला हेच म्हणायचं होतं म्हणजे, तुम्ही मला पहिले विचारलं की नाही तुमच्यासोबत मामाच्या घरी राहायला जा येऊ का नाही. म्हणजे मी येणार पण माझी ट्रिप झाल्यानंतर येणार. कारण की तुम्ही आता मामाकडे आहात? मामाकडे आहे. त्यामुळे कसं मी आता ट्रिपआप इकडून आम्ही आपल्या ट्रिपमधेच अटेंडकरीन. पण कसं ट्रिपमधे जाईल तर मामाकडे यांचं ट्रिप अटेंड नाही करू शकणार ना. म्हणून मी पहिलं मामा पहिले ट्रिपला जाईल, नंतरच एक दोन दिवसात तुमच्याकडे येईल. तुम्हाला पण भेटायला येईल.

पूर्ण दिवसभर रात्रीपर्यंत म्हणजे बिझी च राहतात. मुलं. आणि मुलांना काहीही वेळ मिळत नाही स्वतःसाठी एन्जॉय करायला किंवा मग कुठे जाण्यायेण्यासाठी. ठीक आहे ना. आता तू पिकनिक वगैरे करून ये. नंतर जाऊ शकतात तुम्ही इकडे तिकडे फिरायला. नाही काय? हो बरोबर. काय ठीक आहे मी मग आता फोन ठेवते कारण आता माझ्या अह माझी ट्रिपच्या मला तयाऱ्या करायच्या आहेत. तुम्ही आता कशा आहात? तुमचा तिकडला हालचाल कसा आहे? काही मला कळवाल का? हां मी तर ठीक आहे. म्हणजे जास्ती पण बरं ठीक आहे. माझी मुलगी पण ठीक आहे. आता सध्या मी माझ्या मुलीला ट्युशन लावून दिलेली आहे. आणि तिला नेणं आणणं वगैरे करते. कारण इकडे आता कसं उन्हाळा असल्यामुळे दिवसा खूप चिडचिड होते ना. आणि दिवसा ट्युशन मधे म्हणजे मुलं जायला कंटाळा करतात. त्यामुळे तिला आता सकाळची ट्युशन लावून दिलेली आहे. सकाळी आठ ते दहा थंडीची वेळ राहते. आणि थंडीच्या वेळेमधे ट्युशन ती करू शकते. नाही काय? आणि सायंकाळची वेळ आहे. तर सायंकाळच्या वेळेला मुझे मुलांसोबत खेळायला मी पाठवू शकते तिला. आजूबाजूला थोडंसं खेळू शकते ती. त्या म्हण त्याबद्दल म्हणजे, मी काही ठरवलेलं नाही तशी. आता यांचं हे झालं की मग मी पण फिरायला जाणार कुठं बाहेर. नाही काय? ठीक आहे. मग नंतर भेटू आपण. भेटू. बोलू. ठीक आहे? धन्यवाद. ठीक आहे मग बाय. आपण उद्या बोलूया. हेच विचारायचं होतं तुमचं हालचाल वगैरे कसं आहे काय नाही. आता मला कळलं. बरंच वाटलं की तू तुमचं हालचाल वगैरे ठीक आहे. स्वास्थ्यपाणी वगैरे. आपण आता उद्या बोलूया. आता खूप वेळ झालेली आहे. घरातील मंडळी शत्रूपासून धोका आदीच ओळखतात आणि घराचं स्वरक्षण करण्यासाठी घरातील मंडळी आपले तन मन धन कुटूंबाला अर्पण करून मदत करतात ज्या घरातील मुलगा पित्याचा वचनात असतो त्या स्त्री पतीव्रता असते कुटुंब प्रमुखाने कमावून आन लेल्याला पैशात सुख समाधानाने घर चालवते त्या कुटूंबातील माणसे एकमेकांशी सलोख्याने वागतात अशा माणसाचा घरात स्वर्ग सुख असते माणसाला अनेक कारणामुळे दुःख सहन करावे लागते बुद्धिमत्ता नसल्यामुळे किंवा निर्णय घेता येत नसल्या मुळे किंवा चुकीचे निर्णय घेतल्यामुळे त्याला दुःख सहन करावे लागते पण दुसऱ्याचा घरात आश्रयी म्हणून राहणं चे दुःख या सर्वाना पेक्षाही मोठे असते थोडक्यात परक्या घरात राहावे लागणे इतके दुःख कोणतेच नाही शहाण्या माणसांनी आपल्या मुलांना नेहमी सदाचाराचे शिक्षण द्यायला हवे

पालकांनी आपल्या मुलांना उत्तमातले उत्तम शिक्षण देणे हे त्यांचे परम कर्तव्य आहे जे आईवडील अशे शिक्षण देत नाही त्यांची मुले कुटुंबा साठी शत्रु होतात हंसाच्या संमूहात जसा बगार नकोस वाटतो त्या प्रमाणे हि शहाणी नसलेली मुले समाजाला शोभत नाही. मुलांचे नको ते हट्ट पुरवल्याने आणि त्यांचे अति लाड केल्याने आई वडील त्यांना शहाणे करण्या ऐवजी बिघडवतात म्हणून आई वडिलांनी योग्य वेळी मुलाला जरूर शिक्षा करून त्यांना ताळ्यावर आणायला हवं त्यांना शिस्त लावायला हवी

मुलांना जसे शिकवावे तशी ती होतात जंगला मध्ये असंख्य झाडे असतात त्यातील एका ला जरी सुवासिक फुले असली तरी सगळं जंगल सगळा परिसर सुगंधीत होऊन जातो

घराण्यातील एक मुलगा जरी दुर्व्यसनी असला तरी सर्व घराण्याचे नुकसान होते अनेक मुले असावी अशी अपेक्षा ठेवावी तरी कशाला एक शहाणा पुत्र असलेला परवडते शहाणा सुरता व करता सावरता एक च मुलगा घराचा आधार असतो मुलगा पाच वर्ष चा होई पर्यत त्याचे लाड करावे दहा वर्षाचा होई पर्यत जरूर तिथे शिक्षा करून शिस्त लावावी सोळा वर्षाचा झाला कि मग मात्र त्याला बरोबरीच्या मित्रा सारखे वागवावे ज्या घरात मुर्खांना मान मिळत नाही किंवा त्यांचा आदर होत नाही अशाच घराना वैभव प्राप्त होते

एक सद्गुणी पुत्र असलेला चांगला रात्री आकाशात असंख्य तारे असतात पण प्रकाश देणारा चंद्र एकच असतो मूर्ख पुत्र घरातून निघून घेला तर फारसे वाईट वाटून घेऊ नये काळाचा ओघात त्याची आठवण विसरून जाते पण तो घरात असला तर त्याचे अस्तीतव नकोसे वाटते मुलगा दूर गुणी असेल किंवा देवाची पूजा करीत नसेल तर बाकर गाई सारखा तो नकोस होतो एकाच फांदीवर असलेले गोड बोर आणि काटे यांचा गुणांन मध्ये दोन विरुद्ध टोकाचे अंतर असते एकाच आई ची दोन मुले गुणाने सारखेच असतील असे नाही एकाच नक्षत्रावर जन्माला आलेले दोन जुळे भाऊ गुणांनी सारखेच असतील असे नाही प्रत्येकाला पाच प्रकारचे जन्म दाते असतात एक जन्म देणार पिता दुसरा मुझ लावणारा ब्राह्मण तिसरा शिक्षण देणारा गुरु चौथा संकटात रक्षण करणारा आणि पाचवा मालक जो त्यांचा पोट ची व्यवस्था करतो कर्ज बाजरी बाप अनितीने वागणारी आई सुंदर देखणी पण बाहेरचली असणारी बाई व भांडखोर पुत्र हे चार माणसाचे सर्वात वाईट शत्रू समजावे विद्यार्थ्याने खालील आठ गोष्टी पासून नेहमी दूर राहायला हवे त्या म्हणजे काम क्रोध लोभ स्वादिष्ट व चमचमीत खाद्य पदार्थ शृंगार निरूपदेश भटकंती अति निद्रा या गोष्टी पासून दूर राहिल्यास अभ्यासात लक्ष लागून तो लवकरच हुशार होईल सुखा समाधानाने भरलेले घर बुद्धीमान पुत्र मधुरभाषित पत्नी असेल तर ते घर धन्य जो दररोज शिवाची पूजा करतो

गुण वाण पुत्र असतो असे घर इंद्र लोक सारखे असते वर सांगितल्या प्रमाणे घरातील मंडळी वागतील अशा घराला सुख आणि समाधान मिळते चाणक्य अध्याय चार धर्माविषयी त्रैलोक्य चा स्वामी विष्णू त्याला प्रथम मी नमन करतो सर्वसामान्य माणसाचा हितासाठी मला जे वाटते ते सांगतो भगवान विष्णूनी मला शक्ती द्यावी

परमेशवराने माणसाला अतिशय मौल्यवान असे आयुष्य दिले आहे बळकट शारीर हे त्याचीच देणगी आहे